अन खूप छान तिथ वॉशिंग पण करून मिळते. छा एकदम असे सेंटर आहे. दोन गाड्या उभे आहेत. फोरव्हील्लरच आहे. अस वाटत आहे. एकदम छान वाटत आहे. एक स्कूटी पण दिसत आहे.

तसच अ लाईटचा खंबा वगैरे दिसत आहे एक माणूस तिकड जाताना दिसत आहे अशा प्रकारच छान अस हे दृश्य दिसत आहे आणि आणखी है दृश्याबद्दल काय सांगावं --

कदाचित लोक दुकाना मध्ये जाऊन सामान खरेदी करत असतील. अस हे दृश्य दिसत आहे.

आणि चांगलं दृश्य आहे. ह्याच्याकड बघून बर वाटत आहे. एक झाड आहे. त्याच्यावर त्याला तोडलं नाही याच बर वाटत आहे. छान वाटत--

एकदम छान अस दिसत आहे कलर वगैरे छान दिसत आहे तसेच जवळ पास झाड वगैरे आहेत आणि छान अस दृश जे आहे ते है दिसत आहे ह्या दृष्याकडे बघून बर वाटत आहे.

तसच हे आत मधी काही तरी ऑफिस गाड्या वगैरे पार्क करायची जागा असेल. ऑफिस असेल अस दृश्य दिसत आहे. खूप छान अस--

तो एकदम प्र्कशात एकदम असा हॉल छान असा दिसत आहे आणि हा छान हॉल आहे याचा कड़े बघून मानाल आनंद भेटत आहे.

तिथ अ पूर्वी चे काही आस आकृत्या वगैरे काढल्या सारखं वाटत आहे खूप.

छान अशा प्रकारच खेळण्यासाठी लहान मुलांनसाठीची जागा आहे. अस वाटत आहे. मोकळ मैदान आहे. अस वाटत आहे. मस्त सुंदर असे हिरवे घार झाड दिसत आहेत.

त्याच्या कडे चा हा फोटो आहे अस वाटत आहे अं आणि इथे बजाज फंस फायन्स अस काही तरी नाव वाटत दिसत आहे.

छान अस जे आहे ते दृश्य दिसत आहे तिथ लोक बसलेले आहेत काहीतरी लग्न सोहळ्याचच कार्यक्रमाची जी बिल्डिंग जे आहे ते सजवलेली वाटत आहे.

एकदम छान अशा प्रकारचा दृश्य आहे आता ह्याच्या बद्दल आणखी काय सांगावं छान छान वाटत आहे बरे वाटत आहे धन्यवाद.

एकदम पेवर ब्लॉक वगैरे टाकल्यामुळे एकदम छान अशा प्रकारच दिसत आहे. किती मोठ्या स्कूट्या वगैरे लावलेले आहेत. दोन लोक दिसत आहेत.